आपला असा विषय सुरु होता ना, स्त्रीयांच्या सेफ्टीबद्दल.

तुमचं काय म्हणणं आहे स्त्रीयांच्या सेफ्टीबद्दल? माझं असंच म्हणणं आहे कि स्त्रिया सेफ नाहीयेत म्हणून. कि प्रत्येक गोष्टीत नाहीयेत त्या सेफ. आता त्या बाहेर का निघू शकत नाहीत कारण त्या सेफ नाहीयेत ना.

त्या जर सेफ असत्या. त्यांच्या आई वडिलांना जाऊन मग ते बाहेर पडूच दिलं असतं ना मुलींना. त्या सेफ आहेत. हो. पण तुम्ही कोणत्या कारणांमुळे म्हणत आहे कि स्त्रिया बाहेर पडत नाही म्हणून. प्रत्येक क्षेत्रात तर आपल्याला स्त्रियांनाच पाहायला भेटतंय ना. आजकाल स्त्रिया तर घरात पण सेफ नाहीयेत ना.

हो. मी तर आहे माझ्या घरात सेफ.

न्यूज वगैरे बातम्या वगैरे त्याच्यात पाहत नाही का आपण.

न्यूज वगैरे त्याच्यात आपण पाहत नाही का? ती तर स्वतःच्या घराचं सेफ नाहीये ना.

ज्या अर्थी तुम्ही, सांगा या बद्दल तुम्ही.

हो तर सेफ्टी बद्दलचा विषय झाला. स्त्रिया ह्या ज्या आहेत सर्वच क्षेत्रात सेफ आहेत. जसे पोलीस पथक मध्ये ज्या स्त्रिया आहेत ,त्या सर्व बाकीच्या ज्या मुली आहेत त्यांच्या रक्षणासाठीच आहेत ना. आपण जे घराबाहेर जातो ते कोणाच्या भरवशावर जातो. आपल्याला थोडंफार काही जरी झालं तर आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पोलीस आहेत. आणि वेगवेगळ्या अशा स्त्रिया आहेत, ज्या स्त्रियांच्या हक्कासाठी, रक्षणासाठी लढाई करत असतात. पण त्या त्यांच्या घरातच सेफ नाहीयेत. कारण असं त्यांच्यावर अत्याचार होतात. घरातच त्यांच्यावर किती अत्याचार होतात. पण त्या बाहेरही जाऊन कुणाला सांगू शकत नाही ना. कारण त्यांच्यावर तसा दबाव असतो ना. घरच्यांचं प्रेशर असतं ना त्यांच्यावर तसं.

दुसरे मदत करणारे असून सुद्धा त्या कुणाची मदत घेऊ शकत नाही. परंतु स्त्रिया स्वतः आता एवढ्या सक्षम झालेल्या आहेत. आणि जर आपण पुरुषांशी त्यांची तुलना करू

जशे दहा अकरा बारा वाजेपर्यंत जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हा ते घरातून बाहेर जातात. बाहेरून घरात येतात. रात्री लेट येतात. त्यामुळे म्हणजे तशा मुलांसोबत असून सुद्धा स्त्रिया सोबत सुद्धा असं घडत आहे. स्त्रिया सुद्धा लेट नाईट काम करतात आता. कॉल सेंटरवर ज्या मुली काम करतात त्यांना रात्री दोन-तीन वाजतात. यावं लागतंय घरी. कधी कधी सकाळीच तीन-चार वाजता घरातून जावं लागतं.तर ह्या सगळ्या आता सेफ्टी मूळच झालंय ना. अशा खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्या स्त्रीयांच्या सेफ्टीसाठी काम करतायेत म्हणून त्यांच्या भरवशावरच आपण जगत आहोत ना. आज तुम्ही आणि मी ज्या ठिकाणी आहेत, तर ते कोणाच्या ना कोणाच्या भरवशावरच आहोत ना आपण सेफ.

कि प्रत्येक स्त्रीला सेफ्टी आहे का?

आजकालच्या स्त्रिया खूप सक्षम आहेत. त्या स्वतः स्वतःची रक्षा करू शकतात. त्यामुळे त्यांना मला तर असं नाही वाटत की मला दुसऱ्या कोणाच्या मदतीची गरज आहे म्हणून. आणि विशेष

तसं जर असतं ना तर होणारे अत्याचार, जुलूम हे झालेच नसते ना मग. स्वतःच जर स्वतःचे रक्षण करता आले असते किंवा केली असते समजा तर मग पोलीस यांचं तर काही कामच नसतं ना मग. त्या त्या गोष्टी ठीक आहेत. परंतु काही ना काही चूक आपली सुद्धा असू शकेल ना. आपली सुद्धा काही चूक असेल कि समोरच्याच्या नजरेमध्ये आपण येऊ आणि आपल्या सोबत काही वाईट होईल म्हणून. मग प्रत्येक स्त्री तशीच असते का? प्रत्येक स्त्री तशी नसते. इव्हन कोणतीच स्त्री तशी नसते. परंतु काही ना काही कळत नकळत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याकडूनही काही ना काही चूक होत असेल ना. हो. होत असेल. पण मग ते सेफ्टी आहे का तिला. हो. सेफ्टी तर आहेच ना. आता हे पोलीस अधिकारी जे आहेत ते आपल्या सेफ्टीसाठीच आहेत ना. आणि आजची स्त्री इंडिपेंडेंट आहे. ती शिकलेली आहे. आधीच्या काळात असं असायचं कि स्त्रिया घराच्या बाहेर पडल्या तर त्यांना नाव ठेवण्यात यायचं. पण आजची स्त्री अशी आहे कि नाही

आधीच्या काळात जर मुलगी घराच्या बाहेर गेली तर वेगवेगळे आरोप लावले जायचे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला तसं पाहायला भेटत नाही ना. आजच्या परिस्थितीमध्ये स्त्रिया जर काही नोकरी करत असल्या तर त्यांच्याकडे पॉजिटीव्ह थिंकिंग ने पहिल्या जाते ना. त्यांना मनाचा दर्जा दिला जातो. आदर दिला जाते. शंभर टक्के सेफ सेफ्टी स्त्री आहे का असं कोणी सांगू शकते का? शंभर टक्के सेफ. शंभर टक्के सेफ आहे का अशी कोणती स्त्री? तुम्ही सांगू शकता का?

माझी बोलण्यात काही चूक झाली तर फिफ्टी पर्सेंट तुमच्या बोलण्यातही चूक होऊच शकते ना. जरुरी नाही कि हंड्रेड पर्सेंट मीच गलत आहे म्हणून. जर फिफ्टी पर्सेंट जे आता काही मुलींवर अन्याय, अत्याचार होतात तर त्याच्यात काही ना काही चूक त्या मुलीची सुद्धा पण असू शकेल ना. असं थोडी ना असते. म्हणजे प्रत्येक बाबतीत मुलींची थोडी ना चूक असते.

मुलींची चूक काय आहे? कि रात्री बाहेर पडायचं नाही. म्हणजे रात्री का फक्त मुलंच बाहेर पडू शकतात का मुली नाही पडू शकत?

तुम्हीच म्हणत आहे ना. कि मुलींची चूक असते म्हणून. असे विचार चुकीचे आहे. मी तुम्हाला असं म्हटलेलं नाहीये कि मुली बाहेर जाऊ शकत नाही. मुली इव्हन आज आजकाल अशा काही जॉब आहेत ज्या रात्री मुली करू शकतात. एवढी इंडिपेंडन्ट एक स्त्री झालेली आहे.

कधीही कोणत्याही वेळेला. परंतु आता स्त्रियाही जात आहेत. आणि स्त्रियांचं शिक्षणही एवढं बळकट झालेलं आहे कि त्या स्वतःची रक्षा स्वतः करू शकतात.

तुरंत ते पोलिसांना किंवा त्यांच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्या स्वतःच्या बचावासाठी प्रयत्न करू शकतात.

कारण मुलगी बाहेर पडली रात्रीच्या वेळेला बाहेर पडली म्हणजे तिची चूक नसते ना. मग म्हणजे ती जरी रात्रीच्या वेळेला बाहेर पडली समजा तर मग बाहेरच्यांच्या नजरा हे पूर्ण वेगळं असतंय ना. त्यांची पाहण्याची, त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. रात्री बारा वाजता बाहेर पडली. मग असं तसं. म्हणजे तिच्या चरित्र्याबद्दल मग वेगळा विचार केला जातो ना. ह्याच गोष्टीची रक्षा करण्यासाठी मुलींची रक्षा करण्यासाठी पोलिसांच्या गाड्या बाहेर फिरत असतात. पथक फेरी असते. कोणत्याही गोष्टीची जर त्यांना अडचण वाटत असेल तर त्यांच्यासाठी मागे उभं राहणारे खूप सारे सेफ्टीसाठी लोकं आहेत ना. मग जसे मुलींसाठी नियम आहेत तसे मुलांसाठी का नाही? मुलांसाठी पण तसे नियम असायला हवे ना. मुलामुलींसाठी तेच तर मी म्हणत आहे ना तुम्हाला कि मुलांसाठी जे नियम आहेत ते सुद्धा मुलींवर सुद्धा तेच लागू आहेत ना. मग जसं मुलाला शिकवलं जातं तसं मुलींना शिकवलं पाहिजे ना. शिकवत आहेत ना. आजकाल स्त्रिया एवढ्या ज्या पदावर आहेत. ते न शिकता तर त्या पदावर गेलेल्याच नसेल ना. जसं मुलीला शिकवलं जातं तसं मुलांना पण शिकवलं पाहिजे. कि दुसऱ्या मुलीची काय मुलांची मुलीची चूक नाही. मग ते मुलांना कळायला हवं ना. आपली बहीण तशी दुसऱ्याची बहीण असते. आपली आई तशी दुसऱ्यांची आई असते असं. आपण जसं आता आपल्या बहिणीसोबत बिहेवियर करतो. आईसोबत करतो तसा बाहेरच्या मुलीसोबत केलं पाहिजेत ना.

तुमची गोष्ट बरोबर आहे. पण जर सगळेच मुलं सगळ्याच मुलींना जर बहीण मानायला लागले. तर समोरची जनरेशन कशी होणार. लग्न कोणासोबत करणार ? जरुरी नाहीये कि, हे बघा प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला त्याच नजरेने पाहत असेल हे हि गरजेचं नाही. जरुरी नाहीये ना. फ्रेंड सर्कल असू तो फक्त स्वतःच्याच

कोणत्या मुलीला रिस्पेक्ट देऊ शकतो मुलगी म्हणून फ्रेंड म्हणून सुद्धा आपण ट्रीट करू शकतो. मुली फ्रेंड म्हणून बोलायला शिकतात. बोलतात पण. मैत्री पण करतात. मुलांचं कसं आहे, बोट पकडायला दिलं कि हात पकडायचा प्रयत्न करतात. ते मुलीची पण चूक असते ना मॅडम त्याच्यामध्ये काही. जर आपण कोणाला बोट दिलंच नाही तर हात पकडण्याचा विषयच नाही.

पण मुलांनी प्रत्येक मुलीला रिस्पेक्ट दिली पाहिजेत ना. तुम्हाला वाटत नाही का देतात म्हणून. तुमचे भाऊ, तुमचे वडील तुम्हाला रिस्पेक्ट देत नाहीत का? ते तर मला देतीलच ना. बाहेरच्यांची, बाहेरच्यांसोबत बोलत आहे म्हणजे. आता ते मला देतील. पण देत आहेत तितकीच बाहेरच्या मुलीला किंवा बाहेरच्या स्त्रीला देत आहेत का? असं मला म्हणायचंय. तुमचं मत सांगा तुम्ही. काय आहे ते पूर्ण क्लियर.

तुमचे बाबा, तुमचे भाऊ, तुमचे पती तुम्हाला जेवढी रिस्पेक्ट देतात तेवढी बाहेरच्यांना देतात का? बाहेरच्या परस्त्री ला किंवा मुलगीला देतात का? हो मग. देणार नाही कसे? प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे ज्या मुलीशी आपण लग्न करत आहोत, त्या मुलीला सोडून बाकी इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांना रिस्पेक्ट देणं हेच प्रत्येक मुलाचं काम असतंय. तसं जर असतं तर आता किती डायव्होर्स होत आहे. त्याच कारण एकच आहे का ते. तसं होत नसते. तसं होत नाही. त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात ना. प्रत्येक वेळेस पतीचं चुकीचा आहे किंवा पत्नीचं चुकीची आहे असं नाहीये ना. तुम्ही जाऊद्या. पण नाईंटी नाईन पर्सेंट कसं असतंय माहितेय का, मुलांचीच चूक असते कारणं कोणती असतात. डायव्होर्स साठी कारणं कोणती असतात कारणं कोणती असतात. हेच असतात ना कारणं.

अफेयरचेच पूर्ण कारणं असतात ना. त्याच्या व्यतिरिक्त कारणच नाहीये. लग्न होऊन सुद्धा ते तसे करतात. हि रिऍलिटी आहे. आजची जनरेशन आहे.

आणि मला करायचं पण नाहीये आजची जनरेशन पाहून.

का बरं. काय शक्य नाही? शक्य आहे ना. तुम्हाला फॅमिली आहे. आईवडील आहेत. माझ्या मैत्रिणींचेच एवढे उदाहरणं आहेत. कि माझ्या म्हणजे मी तरी आता पर्यंत शिकलीये. त्या लहान वयातच त्यांचे लग्न झाले, डायव्होर्स पण झाला. आणि घरी आहे बसलेल्या सध्या स्थितीत. हो पण आजच्या मुलींमध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची तेवढी ऍबिलिटी आहे. आणि त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. आपल्या पायावर उभे राहू शकतात. आधीच्या काळात असं काहीच नव्हतं. आधी फक्त मुलगाच शिकायचा. सगळ्या गोष्टी मुलांनाच लोक नुसतं मुलगा मुलगा मुलगा वंशाचा दिवा बस एकच हि गोष्ट सांगायचे. परंतु आज असं राहिलेलं नाहीये ना. आज मुलगा मुलगी एक समान आहे. अशा प्रकारचे बोली लोकं बोलत असतात.

त्यांच्यावर ते लादले जातात. जबरदस्ती लादले जातात त्यांच्यावर. लग्नाच्या आधी आईवडील आणि लग्नाच्या नंतर पती. सासू सासरे त्यांची त्या आधीच्या गोष्टी होत्या मॅडम. आता मी सुद्धा मॅरीड आहे. मी स्वतः वरून सांगू शकते कि सगळ्याच मुलींच्या बाबतीत हे सांगणं ना हे बरोबर नाहीये.

आजच्या जनरेशन मध्ये तुमच्यासारखी खूप कमी उदाहरणं आहेत मॅडम. दुर्मिळ. कधी न सापडणारी. दुर्मिळ.

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू एकसारख्या नसतात मग टाळी एका हाताने वाजते का? दोन्ही हातांच हे असते ना त्याच्यात. टाळी एका हाताने वाजते का? मी पण तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे कि टाळी एका हाताने वाजत नाही. जेवढी स्त्रियांची जर काही चूक असेल तर त्याच्यात पुरुषांचाहि तेवढाच वाटा असेल ना. हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण स्त्रियांमध्ये सहनशक्ती जास्त असते. त्या सहन करतात. कारणं त्यांच्यावर घरचं प्रेशर, बाहेरचे लोकं काय बोलतील याच प्रेशर, पब्लिकचं प्रेशर , समाजाचं पूर्ण त्यांच्यावर दबाव असतो ना तसा मुलांवर नसते ना. आज झालं उद्या हात झटकतात कि संपलं. आजची स्त्री एवढी केपेबल आहे कि ती स्वतः चे जे निर्णय असेल ते स्वतः घेऊ शकेल. तिला जर वाटत असेल कि हि गोष्ट योग्य आहे

करू शकतात ना मॅडम. का नाही करू शकत.

आज आजच हे भारत हे एकविसावी सदी आहे मॅडम.

स्त्रियांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आहे. आणि कोणीही रोखू शकत नाही. आणि स्त्री एवढी सक्षम आहे कि जर तिच्यावर कोणता अन्याय होत असेल एक मिनिट, जर तिच्यावर अन्याय, अत्याचार होत असेल तिने जर त्या गोष्टीची रिपोर्ट दिली. तर तो व्यक्ती सुद्धा वाचू शकणार नाही समोरचा. आणि ती स्वतःच मत जे आहे. जे तिला करायचंय ते करूनच राहते.

स्त्रिया खूप भावनिक असतात. त्यांना त्यांची मुलं बाळं संसार, आईवडील यांची खूप चिंता असते. मुलांसारख्या नसतात त्या. त्यांना आपल्या मुलांच्या इकडे पाहून, आपल्या आईवडिलांच्या इकडे पाहून, समाजाच्या इकडे पाहून त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊच शकत नाही. तुम्ही म्हणताल ज्यांना स्वतः च जर इच्छा नसेल काही करायची त्यांच्यासाठी हि कारणं आहेत. ज्या स्त्रियांना काही करून दाखवायचं आहे ते या कारणांला आणि समाजाला जुमानत नाहीत. त्यांना जे करायचं आहे ते करूनच राहतात

आमच्या शेजारच्या काकू आहेत. त्यांची एवढी इच्छा आहे कि आपण बाहेर जा. काही शिका. हे करा ते करा. त्यांचं वय पण काहीच नाहीये. कुठं जा. जॉब करा. पण त्यांचे मिस्टर त्यांना घराच्या बाहेर सुद्धा पडू देत नाहीत. मी करतो ना तू घरी बस. मी करतो ना तू घरी बस. दिवसभर हे मात्र तर म्हणन आहे. कि मी सुद्धा मॅरीड आहे. आणि मला जेवढी फ्रिडम आहे ना मला नाही वाटत कि तेवढी फ्रिडम एखाद्या मुलाला सुद्धाअसेल

माझ्यावरणच घ्या ना. माझं वेगळं म्हणजे अशा किती तरी वेगळ्या स्त्रिया असतील ना ज्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची अशी आता तुमचं तसं आहे. माझ्या काकूंचं असं आहे कि त्यांना घराच्या बाहेर सुद्धा त्यांची एवढी इच्छा कि आपण हे करावं ते करावं. बाहेरची स्त्री कुठे जाते. आपण पण जावं त्या फिरतातआपण पण फिरावं.आपण गाडी चालवावी. आपण ड्राइविंग शिकावी. आपण हे शिकावं. आपण मेहेंदी क्लास लावावे. पार्लरचं लावावं. पण त्या करू शकत नाही. त्या प्रॉपर खामगाव मध्ये राहून सुद्धा त्या त्यांची इच्छा त्यांचं हे करू शकत नाही.

त्यांची इच्छा असेल हे बरोबर आहे. पण त्यांनी कधीतरी त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी समोर पाऊल घेतलेलं आहे का? दहा वेळा घरच्यांना विचारलं. मग घरच्यांचा दबाव आहे ना त्यांच्यावर. मग मला तेच म्हणायचंय घरच्यांचा दबाव घरचे ते काका जे म्हणतात काका म्हणतात कुठंच नाही जायचं. बस इथंच थांबायचं. असंच म्हणतात. मग हे स्वातंत्र्य आहे का? स्त्री पुरुष समानता आहे का? त्यांना स्वतःचे निर्णय घेता येतात का? कि दुसरे त्यांच्यावे त्यांचे निर्णय लादतात. असं म्हणायचंय मला.

शिक्षणाच्या बाबतीतच नाही प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुष समानता नाही. मॅडम जर स्त्री पुरुष समानता नसती ना तर आज आपण दोघी असे या प्रकारे बोललोच नसतो. आपल्याला हि संधीच भेटली नसती जर स्त्री पुरुष समानता नसती. आज आपल्या ठिकाणी दोन पुरुष बसले असते आणि त्यांचा हा वाद विवाद चालला असता.

सर्व, तुम्ही काय म्हणता आपण इथं बोललो नसतो. आपल्याला तेवढं स्वातंत्र्य आहे. पण बाकीच्या मुलींना आहे का? स्वातंत्र्य हा तर सगळ्यासाठी आहे ना. स्वातंत्र्य सर्वासाठी केली आहे ना कि पुरुषांसाठी वेगळी आणि स्त्रियांसाठी वेगळी असं थोडी ना आहे.

ते लोकं जर ऐकत नसेल तर स्वतः मध्ये त्या मुलींमध्ये तेवढी पॉवर पाहिजे कि ती आपले निर्णय लोकांना पटवून सांगू शकेल. आणि आपल्याला जे करायचं ते करून दाखवेल.

आईवडिलांना कन्व्हिन्स करणं एखादया गोष्टीसाठी आपल्याला कितीतरी वेळ लागतो. तर समाज तर दूरचीच गोष्ट आहे. साधं आपण म्हणलं तरी दहा वेळा नाही तसं नाही करायचं नाही ते तसं नाही करायचं. हे दुसऱ्यांकडून नाही मी स्वतः वरूनच सांगते. तर मॅम तो तुमचा विषय झाला असेल पण सगळ्याच स्त्रियांना तसं नाहीये ना. मग तो हि तुम्ही सांगताय तो तुमचाच विषय आहे ना. सर्वांचा आणि जे लोकं जरुरी नाहीये ना कि जे लोकं आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी रोकटोक करत आहे तर ते आपल्या वाईटसाठीच असेल. त्यांना आपली चिंता असते. काळजी असते. म्हणूनच ते आपल्याला रोकटोक करतात ना.

मग आहे ना. मग ते आपल्याला सपोर्ट का करत नाहीत. आपल्या मागे

स्वतःचे निर्णय घेऊ शकते. पण ती थांबते ना. कारण तिला विरोध करणारे खूप सारे असतात. विरोध करणाऱ्यांना विरोध करणे हेच

आपण जर एक पाऊल पुढे टाकायचं म्हणलं तर मागे ओढणारे खूप जण असतात. पण ते पाऊल आपण कसं आणखीन समोर जायचं, कसं घेऊन जायचं, कसं स्वतःच डेव्हलपमेंट करायचं हे आपल्या हातातच असते ना. तसं नाहीये. मी माझं बोलते. प्रत्येक गोष्ट मला शिकावीशी वाटते. प्रत्येक गोष्ट असं वाटते आपण शिका. पण ते होत नाही ना. कारण सपोर्ट नाही. सावित्रीबाई फुले पण जेव्हा मुलींना शिकवायला जायच्या. त्यांच्या अंगावर शेण, दगड फेकर होते लोकं आणि त्यांना माघार घेण्यास सांगत होते. परंतु त्यांनी ऐकलं का? नाही. जर त्यांनी ऐकलं असतं तर आज आपण शिक्षण घेतलंच नसत ना. पण प्रत्येक स्त्री सावित्रीबाई फुले

त्यांनी लोकांच्या, लोकांनी जे त्यांचे पाऊल मागे ओढण्याचा प्रयत्न केला त्यांना न जुमानता न घाबरता त्यानी आपल्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या. पण सगळ्यात मोठं म्हणजे त्यांना त्यांच्या पतीचा सपोर्ट होता. होता कि नाही. तिथं त्यांना त्यांच्या पतीचा सपोर्ट होता. म्हणजे मागे ओढणारी कुणी राहातच नाही ना. समाजाचा माणूस विचारच करत नाही. मग तेच ना प्रत्येक घरात असा एक ना एक व्यक्ती पतीचं म्हणून नाही कुणाची आई असते, कुणाचा भाऊ असते, कुणाची बहीण असते कि जे त्यांना सपोर्ट करतात.